हा एक भगतसिंगच पुतळा आहे तिथ आणे जाने चे रास्ते आहे मोकळी जागा आहे आजूबाजूला गवत आहे फुलांचे गमले आहेत साइडने जाने येणेसाठी रस्ते पण आहेत अ परत छोटे छोटे गवत पण आहेत मोट मोठ झाड पण आहेत.

''एक हॉल आहे इथे जाने येण्याचे रस्ते आहे. एक अपारमेन्ट आहे. गाड्या वगैरे आहे लावलेल्या साइड ने घर वगैरे आहे. खूप सार्‍या झाडा आहेत मोकळी जागा आहे कंपाऊंड वगैरे आहे जाने येण्याचे रस्ते आहे. शोप्पिंग्स आहे. ''

अह हे तीन पुतळे आहेत यांच्या जवळ येण्या जाण्याचे रस्ता आहे लाइटस वगैरे आहेत कॅमेरे आहेत अह साइड ने पेंटिंग वगैरे लावलेले आहे जाणे येण्याचे जागा आहे मोकळी जागा आहे साइड ने येण्या जाण्यासाठी --